शॉप आहे एक सावणीज आणि त्या शेजारी एक बँक आहे.

दोन्ही बाजूला दोन स्पीकर आहेत स्पीकर च्या समोर --

त्या लायटिंग जवळच काही जण फोटो काढताना दिसत आहे.

जस मी इथे बघू शकते की.

खूप झाडे आणि गवताळ वातावरण आहे.

काही सुंदर अशी घरे आहेत.

काचेच्या पेटयांमद्धे विविध प्रकारच्या मातीच्या वस्तु आहेत.

आणि त्या मातीच्या वस्तूंची माहिती --

रस्त्यावर काहिक वाहने जाताना येताना दिसत आहेत.

जसे मी इथे बघू शकते की रस्त्याच्या लगतच--

टू व्हीलर नि गर्दी केलेली दिसून येते.

जसे मी इथे बघू शकते की--

त्यामध्ये एक माणूस बसमध्ये जात आहे.

शकिल नमिल फ्रूट स्टॉल आहे.

जस मी इथे बघू शकते की --

त्या लहान मुलाचे नाव शौर्य अशे आहे.

त्यानी तोंडाला मास्क चा वापर केलेला आहे.

हॉट कॉफी ही खूप आकर्षक दिसत आहे.

काही वाचताना दिसून येत आहे.

जसे मी इथे बघू शकते की --

रेल्वेस्थानकात तीन रेल्वेचे रूळ आहेत.

तो न्हावी आता नवीन पद्धतीची--